इथं चहा विकत आहेत तिथं बिस्किट ची अन अनेक प्रकारची पदार्थ ठेवलेले आहेत.

पदार्थ ठेवलेले आहेत खूप मोठा असा टेबल आहे तिथे मांडू--

खूप सारे कणस लागलेले आहेत खूप त्या शेताच्या आजूबाजूला खूप मोठे मोठे झाडं आ--

मुले टीचर ला पाहून आपले काम करत आहेत. ड्रॉइंग काढतं आहेत आणि काही--

ट्रॅक्टर वगैरेची सर्विसिंग केली जात आहे आणि--

एक मंदिर आहे तिथं देवांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

एक घर आहे खूप अशी मोठी बिल्डिंग आहे तिथं घराच्या समोर खूप सारे लोकं आहे.

इथून आजूबाजू खूप गाड्या चालत आहेत खूप अशा हायवे आहे --

लाइटिंग लावलेली आहे. तिथे खूप साऱ्या सामान ठेवलेले आहेत आणि तिथं आईस्क्रीम--

कार्यालय आहे तिथं लाईट बॉक्स आहेत स्वीच ऑन करायच आहे ऑफ करायचे ते आहे.